उबंटू डेस्कटॉपवरील या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे
या ट्युटोरियलद्वारे आपण ग्नोम च्या पार्श्वभूमीवर उबंटू डेस्कटॉपचा परीचय करून घेऊया
यासाठी मी उबंटू १०१० या व्हर्शन चा वापर करत आहे
आता तुम्हाला उबंटूचा डेस्कटॉप दिसत आहे
तुम्हाला डावीकडे वरच्या बाजूला मेन मेन्यू दिसेल
तुम्ही AltF1 वापरून किंवा अप्लिकेशन मधील त्या पर्यायावर क्लिक करून तो उघडू शकता
अप्लिकेशन मेनूमध्ये पूर्वीच इन्स्टॉल असलेल्या सर्व अप्लिकेशन्सचे वर्गीकरण आहे या अप्लिकेशन मेनू मधील काही महत्त्वाच्या अप्लिकेशन्सची ओळख करून घेऊ या
यासाठी अप्लिकेशन मधून अक्सेसरिजमध्ये व तेथून कॅल्क्युलेटर मध्ये जा
कॅल्क्युलेटर गणितीय शास्त्रीय व आर्थिक आकडेमोड करण्यास उपयोगी पडतो
कॅल्क्युलेटर या पर्यायावर क्लिक करा
काही सोप्या आकडेमोडी करून बघूया
५ गुणिले ८ असे टाईप करून नंतर बरोबर या चिन्हाची कळ दाबा
बरोबर चिन्हाऐवजी तुम्ही एन्टर की दाबू शकता
आता क्लोज बटन दाबून कॅल्क्युलेटरमधून बाहेर पडा
आता आपण आणखी एक अप्लिकेशन पाहू या
त्यासाठी पुन्हा अप्लिकेशन्स मधून अक्सेसरिज मध्ये जा
अक्सेसरिजमधील टेक्स्ट एडिटर उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा
आता तुम्हाला स्क्रीनवर जी एडिट हा टेक्स्ट एडिटर दिसत आहे
आता मी इथे काही वाक्ये टाईप करून ती सेव्ह करते
हॅलो वर्ल्ड असे टाईप करा
Ctrl आणि स् वापरून अथवा फाइल मधील सावे वर क्लिक करून हे सेव्ह करता येईल
आपण फाईल मेनूमध्ये जाऊन हे सेव्ह करुया
आता एक छोटा डायलॉग बॉक्स दिसेल
त्यात फाईलचे नाव व ती सेव्ह करण्याचे स्थान विचारले असेल
तर आता मी helloटीएक्सटी असे नाव टाइप करते व फाईल सेव्ह करण्यासाठी डेस्कटॉप पर्याय निवडून सावे हे बटन दाबते
आता जी एडिट बंद करून आपली फाईल डेस्कटॉपवर सेव्ह झाली आहे का ते पाहू या
जी एडिट बंद करा
आता डेस्कटॉपवर तुम्हाला helloटीएक्सटी ही फाईल दिसेल
याचा अर्थ आपली टेक्स्ट फाईल व्यवस्थित सेव्ह झाली आहे
आता मी डबल क्लिक करून ही फाईल उघडते
आपण लिहिलेल्या मजकुरासह आपली फाईल उघडली गेली आहे
इंटरनेटवर जी एडिट टेक्स्ट एडिटरबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे
या विषयावरचे स्पोकन ट्युटोरियल httpspoken tutorialorg या लिंकवर मिळेल
आता टेक्स्ट एडिटर बंद करून अॅक्सेसरिजमधील टर्मिनल हे अॅप्लिकेशन पाहू या
पुन्हा एकदा अॅप्लिकेशन्समधील अॅक्सेसरिजमध्ये जाऊन तिथून टर्मिनलमध्ये जाऊ या
टर्मिनलला कमांड लाईन असेही म्हटले जाते कारण इथून तुम्ही कॉम्प्युटरला आज्ञा देऊ शकता
खरे तर टर्मिनल हे जीय़ूआय
पेक्षा अधिक प्रभावी आहे
टर्मिनल म्ह्णजे काय हे समजण्यासाठी एखादी सोपी आज्ञा देऊन पाहू
त्यासाठी एलएस टाईप करून एंटर दाबा
यात करंट डिरेक्टरीमधील सर्व फाईल्स आणि फोल्डर्सची यादी तयार झालेली तुम्हाला दिसेल
त्यामुळे आता तुम्हाला होम फोल्डरमधील सर्व फाईल्स व फोल्डर्सची ही यादी दिसत आहे
होम फोल्डर म्हणजे काय ते आपण याच ट्युटोरियलमध्ये पुढे पाहू या
आता आपण टर्मिनलमध्ये आणखी वेळ न घालवता पुढे जाऊया
httpspoken tutorialorg या लिंकमधील लिनक्सवरील स्पोकन ट्युटोरियलमधे टर्मिनल कमांड्स विस्ताराने दिल्या आहेत
टर्मिनल बंद करा
आता पुढच्या अप्लिकेशनकडे म्हणजेच फायरफॉक्स वेब ब्राऊझरकडे वळू या
त्यासाठी अप्लिकेशन्समधून इंटरनेटमध्ये जा व फायरफॉक्स वेब ब्राऊझरवर क्लिक करा
वर्ल्ड वाईड वेबमध्ये पोहोचण्यास फायरफॉक्सचा उपयोग होतो
आता तुम्हाला फायरफॉक्स उघडलेले दिसेल
आता आपण जी मेलच्या सीते वर जाऊ या
त्यासाठी एड्रेस बार वर जा किंवा एफ6 दाबा
आपण एफ6 दाबू या
आता आपण एड्रेस बार वर पोहोचलो आहोत
बॅकस्पेस ही की दाबल्याने एड्रेस बार कोरा होईल
मी आता wwwgmailcom टाईप करत आहे
टाईप करत असतानाच फायरफॉक्स काही पर्याय सुचवेल
त्यापैकी एखादा पर्याय निवडा किंवा सीते addressपूर्ण टाईप करून एंटर दाबा
फायरफॉक्स एकतर तुम्हाला थेट वेबसाईटला जोडून देईल किंवा लॉजिन आणि पासवर्ड विचारेल
आता यूझर नामे आणि पासवर्ड टाईप करून एंटर दाबा

आता तुम्हाला स्क्रीनवर जी मेलचे पान दिसेल
ते बंद करून पुढे जाऊ या
आता अप्लिकेशन्स मधून ऑफिस मेनूमध्ये जाऊया
या ऑफिस मेनू मध्ये आपल्याला ओपनऑफिस हा वर्ड प्रोसेसर स्प्रेडशीट आणि प्रेझेंटेशन दिसेल या विषयांवरची भरपूर माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे
आपल्या वेबसाईटवरही या विषयांवरची स्पोकन ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत
आता साऊंड आणि व्हिडिओ मेनूमध्ये काय आहे ते पाहू या
त्यासाठी अप्लिकेशन्स मधून साऊंड एंड व्हिडिओमध्ये जा
यामधे मूव्ही प्लेअर नावाचे एक एप्लिकेशन आहे
ते व्हिडीओ व गाणी दोन्हीसाठी वापरले जाते
मूव्ही प्लेअर हे ओपन फॉरमॅट व्हिडीओ साठीचे सॉफ्टवेअर आहे
आता मी माझ्या पेन ड्राईव्हवरील एक नमुना फाईल दाखवते
मी माझा पेन ड्राईव्ह यूएसबी
स्लॉटमध्ये घातला आहे
पेन ड्राईव्ह वाचला जात आहे
तो न उघडल्यास डेस्कटॉपवरूनही त्यात प्रवेश मिळवता येईल
डावीकडील खालच्या कोपऱ्यातील आयकॉनवर क्लिक करू या
त्यावर एकदा क्लिक केल्यास फक्त डेस्कटॉप दिसेल
पण पुन्हा क्लिक केल्यास सध्या ओपन असलेल्या फाईल्ससह डेस्कटॉप दिसेल
विंडोज की आणि डी एकत्र दाबूनसुद्धा आपण डेस्कटॉपवर जाऊ शकतो
तुम्हाला आठवत असेलच उबंटूच्या जुन्या व्हर्जन्स मधे डेस्कटॉप उघडण्यासाठी CltAltD याच कीज वापरल्या जात
यूझर ने अशा प्रकारचे फरक हाताळण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे
आपण विंडॊज की आणि डी एकत्र दाबू या
इथे तुम्हाला तुमचा पेन ड्राईव्ह डेस्कटॉपवर आलेला दिसेल
त्यावर डबल क्लिक करून तो उघडू या
आता मी तुम्हाला दाखविण्यासाठी उबंटू ह्यूमॅनिटी डॉट ओजीव्ही ही व्हिडिओ फाईल निवडत आहे
ही पहा माझी फाईल
आता ती उघडण्यासाठी मी त्यावर डबल क्लिक करत आहे
ती सामान्यतः मूव्ही प्लेअर मध्ये चालू होते
सध्या आपण ती बंद करू या
आता या डेस्कटॉपवरील अन्य काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू या
त्यासाठी यावेळी आपण प्लेसेस मेनू मध्ये जाऊ या
इथे आपल्याला होम फोल्डर दिसेल
तो उघडण्यासाठी होम फोल्डरवर क्लिक करा
उबंटूमधे प्रत्येक यूझर चा वेगळा फोल्डर असतो
होम फोल्डर हे जणू आपले घरच आहे
तिथे आपण आपल्या फाईल्स व फोल्डर्स स्टोर करू शकतो
आपण परवानगी दिल्याशिवाय कोणीही तो बघू शकत नाही
फाईल परमिशन बद्द्लची आणखी माहिती spoken tutorialओआरजी या लिंकवरील लिनक्स स्पोकन ट्युटोरियल्समधे उपलब्ध आहे
आपल्या होम फोल्डरमधे आपल्याला डेस्कटॉप डॉक्युमेंट्स डाऊनलोड्स आणि व्हिडिओ इत्यादि फोल्डर्स दिसतील
लिनक्स मध्ये प्रत्येक गोष्ट फाईलच्याच स्वरुपात पाहिली जाते
डेस्कटॉप फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू या
ही पाहा आपण टेक्स्ट एडिटर मधून सेव्ह केलेली helloटीएक्सटी फाईल आपल्याला इथे दिसत आहे
म्हणजेच हा फोल्डर आणि डेस्कटॉप हे दोन्ही एकच आहेत
आता मी हा फोल्डर बंद करत आहे
डेस्कटॉपची एकच थीम बघून तुम्हाला कंटाळा आला असेल ना
चला आपण ती थीम बदलू या
त्यासाठी सिस्टिम मधून प्रेफ्ररन्सेस आणि तिथून अपिअरन्स मध्ये जा आणि तिथे क्लिक करा
इथे थीम्स टॅबखाली आधीच इन्स्टॉल केलेल्या अनेक थीम्स आहेत
आपण त्यातील क्लिअरलुक्सही थीम घेऊ
तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर लगेच तुम्हाला तसे बदल झालेले दिसून येतील
डावीकडे खाली कोपऱ्यात असणाऱ्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला हे पाहता येईल
याच आयकॉनवर पुन्हा क्लिक करून परत फोल्डरमधे जाऊ या
अशाप्रकारे यातील कोणतीही थीम निवडण्याची मजा तुम्हाला लुटता येईल
हवी ती थीम निवडा आणि मग बाहेर पडण्यासाठी एक्झिट वर क्लिक करा
याबरोबरच आपण आपल्या या ट्युटोरियलचा शेवट करु या
आतापर्यंत या ट्युटोरियलमध्ये आपण उबंटू डेस्कटॉप मेन मेनू आणि उबंटू स्क्रिनवर उपलब्ध असणारे अन्य सर्व आयकॉन्स यांची माहिती करुन घेतली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
याबाबतची आधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे
या ट्युटोरियलचे भाषांतर मैत्रेयी जोशी यांनी केले असून आवाज
यांनी दिलेला आहे
आम्ही आपला निरॊप घेतो धन्यवाद